दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, तर जेव्हा बाह्यमन कार्य करत नसतं किंवा ते निद्रावस्थेत असतं, तेव्हाचं तुमची प्रज्ञा बुद्धी जागृक स्वरूपात प्रकट होते. व्यक्तिनिष्ठ मनाला तुमच्या पंचेंद्रियांची किंवा कर्मेद्रियांची आवश्यकता नसते. ते तुमच्या डोळ्यांशिवाय हे जग पाहू शकते. त्याच्या जवळ अंतेंद्रिय क्षमता असते. त्यामुळेच सभोवताली घडणाऱ्या घटना ते पाहू शकते, ऐकू शकते, अंतर्मन हे आपलं शरीर सोडून दूर देशाची यात्रा करू शकतं. आणि तेथून येताना ते सोबत तिथली तंतोतंत व खरी माहिती आणू शकतं. अंतर्मनाच्या साहायाने तुम्ही इतरांच्या मनातील विचार जाणून घेऊ शकता, बंद पाकिटातील मजूकर वाचू शकता. तसेच संगणकाचा वापर न करताही तुम्ही त्यातील माहिती आत्मसात करू शकता. प्रार्थनेची खरी कला आपल्याला तेव्हाच उमजेल, जेव्हा आपण बाह्यमन किंवा वस्तुनिष्ठ आणि अंतर्मन किंवा व्यक्तिनिष्ठ मनाच्या क्रिया प्रतिक्रिया

बाह्यमनाप्रमाणे अंतर्मन तर्क करण्यात का रममान होत नाही? बाह्ममनाकडून विचारांच्या माध्यमातून मिळालेली माहिती खरी आहे की चुकीची

ती सत्य समजून तो स्वीकारतो आणि ती वास्तव्यात उतरवण्यासाठी खटपट करायला लागतो. तुम्ही त्याला दिलेल्या सूचना चुकीच्या असल्या तरी ते त्या परिस्थितीत अनुभव किंवा घटनांच्या रूपात साकार करतं. अंतर्मन हे सवयींचं आधारस्थान असल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या विचारांना योग्य दिशा देणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या बाबतीत घडणाऱ्या घटना म्हणजेच एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून अंतर्मनात उमटवलेल्या क्रियांच्या त्या प्रतिक्रिया असतात. ठेवलेत म्हणजे चपाती भाजी भाजी वैगेरे बनवून ठेवलेत हो आम्ही आंबे कापत आहोत हो का म छान ये छान ये ना

hello स्वयंपाक वैगेरे झाला का म्हंटल कि होयचाय हो स्वयपांक वैगेरे सगळं झालय आता चपाती बनवायची ये फक्त जेव्हा म्हणजे भूक लागेल तेव्हा गरम गरम चपाती बनवून खाईल

सोयाबीन वडी सोयाबीन

बडीवाली हा मौसम खूप झालाय इकडे पाऊसा चा त्या पिरु ची बहीण ये ना

पण गर्मी खूप ये आज तर आमची आता light नाहीये हो पाणी बिनी आलं का

हो का हम्म

तर ते उठले आज म्हणले कि पाणी

अं आज आमच्या ते zomato चा second वा interview झाला ना हो का

हम्म हम्म हो का हम्म तिथे पहिले च ते दोन हजार रुपये घेतले होते ना

हम्म हम्म flipkart ची वैगेरे आहेत flipkart ची तीन वाजता आज meeting

हो हो आहे ना दुपरी तीन वाजे पर्यंत मंग ते आहेत हो ते त करायला लागेल हो करून बगा ना काय येत काय बोलतायत काय नाय

अजून काय म्हणते काय नाय असच बसले तुमचं झालं का जेवण वैगेरे झालं

हो आंबे वैगेरे होते म्हणलं थोडून घेते पाका साठी थोडासा बनवलाय पहिले बनवला होता थोडासा मंग खतम झाला तो आता आता बनवून घेते म्हणलं थोडासा

हम्म हि आंब्या ची बाग निघत नाही

आज आम्ही ना ते बेंगन भरीत आणि चपाती अन चावलं मराठी त सांग ना कढी न भात हो का

तुम्ही दोगी बनवतायत का

आपल्या इकडे ते

हो चपाती आणि चावलं दोगी दोन्ही बनवतो आम्ही दोगी पण दोगी मला असं वाटलं का दोगी म्हणजे दोनजण कोण बोअ दोगी चावलं बनवले ना त रोटी नाय पाहिजे

जर रोटी बनवली त असं हे बोलत हाय

आमच्या इकडे दोगी बनवते दोगी बनवले च पाहिजे तेव्हा कुठे जेवण होते बनते

हो दोनी जरुरी च आहेत चपाती न चावलं काय करतेस म तू काय नाय असच म्हणते कि नई म्हणते कि हे माझी मुलगी म्हणते म्हणते गंगा दीदी ला विचार का तुझा मैसा कुठचा महेर तुमचा महेर कुठलं महेर महेर म्हणजे मयिका अं इथेच येत ना मुंबई

हो

अन ते ससुराल भी तिथ च ये हो म ये म्हणते माझी पोर माझी पोरगी म्हणत होती कि विचार म्हणे गंगा दीदी ला कुठला आहे तो महेर आमच्या इकडे कसं इकडे नाकपुर city मध्ये राहते पण तिकडे खेड्या खुड्या मध्ये दूर दूर राहते ना अच्छा अच्छा हम्म हम्म काय काय म्हंटला नाय उठत time वर अजून काय म्हणता mummy हम्म हा हा

का जाते तिच्या तिथं त्यांच्या कडचं जेवण त्याला आठवण येईल त येईल आठवण नाय येत असेल त्याना हाय का नाय

आता काय सगळे आपल्या आपल्या life मध्ये busy ये

म्हणजे नाष्टा करून गेले का नाय आज जेवून गेले ना आताच हो का काय बनवलं होत सकाळी morning ला आज तर ते पोहे बनवले अच्छा आम्ही बी पोहे बनवले होते आज

आमच्या कडे बी बनवले ना होते पोहे अलग अलग कर हाय इथे च हे mix नको करू आमच्या कडे बी बनवले होते मनाव पोहे आमच्या कडे पण पोहे च बनवले होते

हम्म drawing पहिली का मनावं माझी वाली

sketch हो हो

होका नाय तिला intertest ये खूप हम्म

म्हणजे ते artist चे ते लागतात ये नाय असते का हा हम्म हम्म आवाज नाही येत ये ना खूप कमी येत आहे

मी बोली आमच्या इथे तर ते लागत्यात ये अं

तर ते तेव्हा हे artist जे ज्याने हे बनवलं होत ना त ते खूप खूप विकतात

काढते पण चांगली वेवस्तीत च काढते drawing finishing बी बरोबर आहे परंत अं विचित्र खूप आहे काम येत नायत परत एक काम नाय करत भांडे त बिकूल घासत नाय हो भांडे नाय जमत म्हणते mummy सब काम सांग म्हणते मला दुसरे काम कोणते हि करून घेईन म्हणते पण भांडे कधी नाय घासणार म्हनते मंग तिकडे नवऱ्या च्या इकडे गेल्यावर घासायला लागतील ना ग

मंग म्हणू शकते का मंग नाय mummy मी भांडे नाय घासत म्हणून हो ना तेव्हा त ती म्हणजे कि तेव्हा त्यांना खूप म्हणजे कि ते असते बापरे भांडे घासायचे आता भांडे पण घासायचेत असं त्याना tension राहील तिकडे हो ना आपले काम आहे ते घासायचे आहे करायचे आहे हाय कि नाय

आपले काम कि बाबा होऊन जावेत जल्दी जल्दी म्हणजे घेऊन जातायत

आपल्याला च tension येत ना आपले लवकर झालेले बरे आपल्याला असं वाट आपल्यला हि नंतर हि आपल्यला ला च करायचंय आणि मंग हि आपल्याला च करायचंय हाय कि नाय उशीर होत ना त पूर्ण दिवस कस म्हणजे कि कामा वर निगुन जात काय माहित पडत पण नाय येत काल पण असच झालं काल म्हणजे कि थोडा वेळ उशिरा ने उठली माझी सासूबाई अली होती मग त्याच्या नंतर ता पूर्ण दिवस नुसता काम काम काम नुसता कामच करत होती लग्न पण

काल ना माझी सासूबाई आली होती ना तर आम्हला कस आवाज येते का हो येतोय ना माझा येतोय ना हो हो येतोय आमचं कसं म्हणजे माझ्या सासू बाई ला तीन तीन मकान ये ठीक ये एक ज्या मकान वर आपण राहतायत ना मी आणि माझा husband ते मकान ते आणि याच्या मागे एक मकान ये आणि एक मध्ये ठीक ये

झालाय आता ते जे flat आहेत ना building मध्ये त ते building पूर्ण च हे झालेत कि संपलेत पूर्ण आता ते त्याना त्याना renovation करायचंय ठीक ये

तर आता म्हणते कि माझी सासूबाई काल आली होती तर ती बोली जाताना म्हणजे अं तुम्ही लोक हे मकान घ्या फक्त आणि ते दोन माकांवर तुमचे हिस्से नाहीये असं मला माझ्या husbnad ला बोली कोण सासूबाई

हे माकन घ्या त्या दोनी मकानावर तुमचे हिस्से काही नाहीये हे पूर्ण मकान तुमचं ये याच्यावर बी कोणचा काई हिस्सा नसणार हे मकान तुमच आणि ते दोगी मकान त्याच

हे पण बोले नाही मला असं नाही पाहिजे ते

हा हा कारण कि ते जो building आता renovation होणार येत ना तर ते renovation होण्या च्या नंतर त्याची value खूप वाढेल

तर माझे husband बोले का

असं का करत येत माझ्या सोबत म्हणजे कि म्हणजे कि माझं नुकसान का करत येत हो बोरोबर ये तसं करायच्या वाटायला तस करायला पाहिजे होत ना त्यावाल्या मकानात तुमचे तीन हिस्से पाड मना

हो तेच बोले माझे husband बोले कि कारण कि काय ये ना कि ते हे तिघांन मकानावर तिघं भाऊ तिघं भावाची sign लागले जे एक पण नाय केले ना तर त्याचे मकान नाही विकणार ये असंयत तर ती

कारण कि त्यातील तर वाढेल अं ते value वाढेल त्यातील म्हणजे कि खूप पैसे मिळणार आणि इकडे त येवढे पैसे नाही मिळणार येत आणि इकडे या आपण म्हणजे कि हे बनवायचेत ते बनवायचेत अगोदर कास हे मकान rant वर भाड्या वर दिले होते तर ते भाडे वाले लोक थोडी renovation करतायत घराचे तर आपण

आता आले आपण आता किती खर्च केले या घरात ते आपल्या ला माहित ये कस केलं ते आपल्या ला माहित ये आता तुम्ही काय घेणार येत कि आता बगा तुम्हला ते ते मकानावर काही हिस्सा नाही कस काय कसं काय चालणार ये आता माझं husband खूप म्हणजे कि रागात रागात आलं खूप म्हणजे कि म्हणजे राग ओरडल त्याच्या आई ला कि बाबा असं का करत येसतू का करत येस तू तुला तुला पाहिजेत या मकाना चे दोन दोन हिस्से चे जे पण पैसे आहेत त्याचे मी तुम्हला देणार ये हम्म तसेच माझे आहेत तुम्हला पाहिजे त तुम्हला दोन हिस्से चे पैसे तुम्हला मी देईल पण आता कशाला तुम्हला ते आहेच आता थोडी तुम्ही विकणार येत कोणी पण मकान तर असं झालं काल

या मतलब कि असं अली होती ती असं नाय अली होती कि ती sign करायला अली होती